गेट लागलेला आहे थोडेसे थोडासा उगडा आहे आत मध्ये एक माणूस उभा दिसत आहे निळ्या कलर च बोर्ड लागलेला आहे.

आणि बाहेर गाड्या उभे आहेत.

समोर दिलेल्या फोटोत एका बिल्डिंग चे काम चालू आहे आणि तो कारागीर त्या बिल्डिंग वर खूप आस सुंदर आस नक्षी काम काडत आहे.